ज्या समोर जे चित्र आहे ते फूलमंडीचे चित्र आहे लोकांनी खूप गर्दी केलेली आहेज्यामध्ये शेवंतीचे झेंडूचे आणि वेग-वेगळ्या प्रकारचे फूल आहेत.

हे जे मी चित्र बघत आहे या चित्रामध्ये अह लोक पाण्यामध्ये अंघोळी करत आहेजणू काही हे --